कुर कुरकुरे कॅडबरी चॉक --

नदीचं पाणी खूप शांत आहे नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे आजूबाजूला झाडं दिसत आहे.

व भिंतीच्या बाजूला एक मोठी कार उभी आहे व तिथं खूप झाडं लावलेले आहेत व तिथं एक खांब्याचा एक पोल --

धुळ्याच्या बस स्टॅन्ड च्या जवळ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुतळा आहे.

व त्या सत्र न्यायालयाचा कलर पांढरा असं आहे.

व तिथं टेडी बेअर ठेवलेले आहेत.

निळे पिवळे व हिरवया आहेत--

व जिम करण्याने आपलं शरीर निरोगी असतं.

व ते कॉलेज एकदम मोठे आहे व--

व बाहेर डस्टबिन व पेप्सी चे कॅन आहेत.

व तिथं फुग्यांचा कलर लाल पांढरे व निळे दिसत आहे.

तिथ खूप साऱ्या खुर्च्या ठेवल्या आहेत.

लाल पिवळं व पिंक कलर ने सजवल आहे.

नदीचं पाणी खूप शांत आहे.

मोटरसायकल दिसत आहेत बिल्डिंगचा रंग पांढरा कलर चा आ--